अरेज वरील पाठात आपले स्वागत
अरेज मुळे डेटाचे अनेक घटक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करता येतात
उदाहरणार्थ डेज ह्या व्हेरिएबलला अरे म्हणू
कंसात एकापेक्षा अधिक व्हॅल्यूज लिहिता येतात
येथे आठवड्याचे पाच दिवस लिहू
मोंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे आणि फ्रिडे हे आठवड्याचे पाच दिवस आहेत
उदाहरणार्थ पहिला दिवसMonday दुसरा ट्यूसडे अशाच प्रकारे पुढेही
समजले
अनेक घटक असलेला दाता व्हेरिएबल callकरण्याची ही सोपी आणि कार्यक्षम पध्दत आहे
लक्षात घ्या येथे नंबर्स किंवा कोणताही दाता तुम्ही ह्यात ठेवू शकता
आता अरे एचो करण्यासाठी एचो डेज टाईप करा
पण हे योग्य नाही
जेव्हा आपण पेज उघडू केवळ अरे दिसेल
आता कंसात अरे कुठेही नाही
पीएचपी ने आपल्याला सांगितले की हा अरे आहे
अरे मधील घटकांना अरे चे एलिमेंट्स किंवा इद टॅग्स म्हणतात
स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरून घटकांची पोझिशन कॉल करतात
म्हणजे तुम्हाला वाटेल की एक दोन तीन चार पाच परंतु स्टँडर्ड नंबरिंग सिस्टम शून्य एक दोन तीन आणि चार अशी आहे
उदाहरणार्थ जर आपल्याला मोंडे एचो करायचे असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये शून्य लिहा
तसेच ट्यूसडे म्हणजे एक आणि फ्रिडे म्हणजेच arrayतील शेवटच्या घटकासाठी चार
आता पुढे जाऊ
arrayमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने व्हॅल्यूज कशा असाइन करायच्या ते पाहू
आता पहिल्यापासून सुरूवात करू
आपण एक विशिष्ट स्वरूपाचा अरे बनवणार आहोत
म्हणजे डेज झेरो इक्वॉल्स मोंडे डेज ओने इक्वॉल्स ट्यूसडे तुम्हाला लक्षात येईल की मी जे आधी लिहिले आहे तेच वेगळ्या व थोड्या अवघड पध्दतीने लिहित आहे
ह्याचा अर्थ डे 1 इक्वॉल्स डे 2 इक्वॉल्स अशाप्रकारे करू शकतो
येथे जे केले तेच अरे मध्ये ठेवता येते
arrayतोच बनत असला तरी असाईनमेंट पध्दत वेगळी आहे
तुम्ही ही असे करू शकता
मी ही हेच पसंत करते
हे जास्त सुटसुटीत वाटते
तुम्ही हे येथे खाली देखील आणू शकता
जर हे सेव्ह करून रिफ्रेश केले तर येथे काही बदल होणार नाही
एरर नाही कारण रचना तीच आहे
केवळ ह्या ओळी खाली आणल्या आहेत
लाईन टर्मिनेटर केवळ फंक्शनच्या शेवटीच असेल
प्रत्येक ओळीच्या शेवटी नाही
परत पहिल्यासारखे करून घेऊ
हा प्राथमिक अरे आहे
असे दोन वेगळ्या पध्दतीने व्हॅल्यूज बनवून कॉल करू शकतो
उदाहरणार्थ एचो कोटस् मध्ये तोडाय इस डेज आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये शून्य
कॉन्टेक्स्ट मध्ये मी हे हिरव्या रंगाने हायलाईट केलेले आहे
रिफ्रेश करू
थिस इस मोंडे दिसेल
गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कॉन्टेक्स्ट्स वापरा
कॉन्टॅक्ट द्वारे कोडिंग ओळखण्याची ही सर्वमान्य पध्दत नाही
येथे काय योग्य दिसेल लिहा एचो डेज आणि शून्य
तुम्हाला दिसेल की शून्य हा अंक असल्यामुळे तांबड्या रंगात दाखवला आहे
तुम्ही असे लिहिले तरी चालेल आणि ते योग्य असेल
परंतु एचो करण्यासाठी स्ट्रिंग मध्ये अरे समाविष्ट करू शकतो
आपण आता असोसिएटिव्ह अरेज पाहू यात आपण arrayतील प्रत्येक व्हॅल्यूसाठी त्याचा इद टॅग्स असाईन करू
तुम्हाला लक्षात आले नसेल तर आता मी ते तयार करत आहे
त्यासाठी टाईप करा
एजेस इक्वॉल्स अरे आणि कंसात एलेक्स बिली आणि नंतर कायल टाईप करा आणि प्रत्येक नावापुढे अनुक्रमे एकोणीस चौदा आणि अठरा लिहा
हे चिन्ह इक्वॉल्स आणि ग्रेटर थान साइन असे आहे
येथे आपणarrayतील घटक अनुक्रमे शून्य एक दोन या नावांनी कॉल करण्याऐवजी ह्याला एलेक्स ह्याला बिली आणि ह्याला कायल असे म्हणत आहोत
त्यांच्या व्हॅल्यूज चौदा एकोणीस आणि अठरा अशा आहेत
या दोन्हीचा अर्थ एकच आहे
त्यामुळे हे विसरून जाऊन आता ह्याला शून्य एक दोन असे संबोधू
लक्षात ठेवण्यासाठी कॉल करण्यासाठी सोपे बनवण्यासाठी एचो एजेस आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एलेक्स असे टाईप करा
हे एकोणीस असे एचो करेल
रिफ्रेश करा
बिली आणि कायल साठीही असेच होईल
तुम्हाला प्रोग्रॅम लिहिताना arrayतील घटकाचा अनुक्रमांक शोधण्याची गरज भासणार नाही
हे करण्यासाठी खूप सोपे आहे
दुसरी उपयोगी पध्दत म्हणजे अरे एक बरोबर एलेक्स आणि दोन बरोबर बिली असे टाईप करा
आपण शून्य एक अशी सुरूवात न करता एक दोन अशी सुरूवात केल्यामुळे हे लक्षात ठेवणे सोपे होते
आता टाईप करा एचो एजेस 1 जे एलेक्स असे आऊटपुट देईल
आपण एलेक्स साठी शून्य वापरणार नाही
हे शून्य एक दोन असे संबोधून प्रोग्रॅम लिहिण्यापेक्षा अधिक यूझर फ्रेंडली आहे
हे करून पहा
आणि काय सोपे हे ते ठरवा
परंतु माझ्या दृष्टीने हे निरर्थक आहे
कारण घटकांना शून्य एक दोन ने संबोधणे मला आवडते
मी आधी दाखवलेल्या पध्दतींपैकी कोणतीही पध्दत तुम्ही वापरू शकता
हे अरेज चे प्राथमिक ट्युटोरियल आहे
दुसरे ट्युटोरियल मल्टिडायमेन्शनल अरेज पहा
भाषांतर मनाली रानडे व आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे
सहभागासाठी धन्यवाद